हां अं नमस्कार अं शिवांश sir हो नमस्कार आकाश sir बोला कि हम्म काय सध्या तुम्हांला थोडासा विचारायचं होत मित्रांबद्दल

अच्छा अच्छा मला मित्रांबद्दल काही विचारायचं होत थोडं ते विचारतो आता तुम्हाला मी तर एक doubt असा होता. कि एक मित्र माझा आहे त्याला थोडं वेड लागलंय

आता तो म्हणजे दिवसामधील चार पाच वेळा sports खेळात असतो. plus चोवीस घंट्यामधून त्याच्याकडे आठ घंटे mobile हातामध्ये chatting करत असतो. charging संपल्यावरती पण तो mobile मध्ये chatting करत असतो.

mobile च plus sports च. ओ बाप रे अहो हे तर खूपच sports च addiction तर चांगलं ना?

आता जस कि sports ची नाव मी नाही सांगू शकत exactly आता जे काही म्हणतो आपण अं एकोणसत्तर वगैरे अशे अशे हे sports म्हणतोय मी मला समजलं नाही तुम्ही काय म्हणता आहात व sir तुम्ही समजून घ्या ना थोडा तर्क लावायचा असतो. माणसाने कधी पण काय दिमाग मोठा ठेवायचा असतो. समोरचा काय बोलतो ते आपण काय म्हणतात त्याला अवलंबून अवलंबून नाही म्हणू शकत. गृहीत हा गृहीत पकडलं पाहिजे थोडं फार. बरोबर बरोबर हो आता म्हणजे तुमच्या आजूबाजूला मित्र दिसतायेत मला खूप काही हो हो ते आजूबाजूला लोक आहेत हो त्यांचं बोलणं चालू आहे.

काय करायचं आता लोकांना सांगू पण नाही शकत. हो बर बाकी तुमची नोकरी वगैरे कशी सुरु आहे sir

ते कोणती होती ती वित्तसोम म्हणून तिथं साडेचार चा package दिलं होत मला काय माही फक्त सहा महिने केलं regular काम मग सोडून दिलं

अं सर ते payment वाढवत न्हवते मग म्हंटल नको आपल्याला तसं मग आता दुसरी बघतोय मी कोणती तरी. एक कीर्तने आणि पंडित म्हणून company आहे accountant ची तिथं गेलो होतो तिथं दहा च package दिलं त्यांनी तिथं मग आता मन लागतंय माझं थोडं.

ओ वाः वाः वाः खूप छान खूप छान. तुझं काय झालं. तुमचं काय झालं sir माझं काय नाही sir माझं job सुरु आहे. अच्छा कुठं सुरु आहे? माझं work from home सुरु आहे sirtcs मधून tcs मधून का अच्छा अच्छा मग तेज कसं आहे payment वगैरे? payment वगैरे sir अं महिन्याचे तीस एक हजार रुपये येऊन जातात. तीन एक हजार रुपये अच्छा

तीस एक अच्छा अच्छा अच्छा सध्या मला दोनच महिने झालेत join होऊन. अच्छा दोनच महिने झालेत का? हा मी आधी ऐकलं होत कि एक नावाच्या मित्राकडून कि म्हणत होता हि साहिल ला वीस च package लागलं म्हणे. ते काय होत अफवा होत का खार होत. नाही नाही लागलं होत पण ती company आहे ती बेंगलोर ला होती. आणि बंगलोर मला अं shift व्हायचं न्हवत म्हणून मी ती reject केली.

ठीक आहे sir ठीक आहे काही tension नाही. म्हणजे आपल्या मनाला जसं वाटत ना तसेच करायचं असत कधी पण हो जिथे आपल्याला शांतता वाटते ना जे शहर आपल्याला आवडत तिथेच राहिलेलं बरं त्याच्यानेंच आपण कामही व्यवस्थित होत. आपल्याला time हि manage करता येतो आणि आपल्याला लोकही आवडतात तिथले हो बरोबर बोललात sir अगदी बरोबर हो बाकी तुमचं mba करत होतात ना तुम्ही हो mba पण चालू आहे माझं side by side

ok ok ok आणि अं

मित्र परिवार मैत्रिणी परिवार सर्व व्यवस्थित हो एकदम व्यवस्तित sir.

हो bachelor पण आहे plus job पण करतोय दोघ. वा वा

हो हो तुमचं कसं चालू आहे sir तिकड मित्र वगैरे काय म्हणतात तुमचे

अच्छा मागे तुम्हाला ते दोन तीन मित्र भेटले होते त्याच्या सोबत तुम्ही प्रत्येक शनिवार रविवार यायचे कधी ते ते काय होत sir मग? तो दिखावा होता.

दिखावा होता म्हणजे त्या मित्रांचा दिखावा होता माझ्यासोबत.

नाही हो भेटूना परत भेटू ना. लवकर तर लोक बदलतात हो आज काल ते बदलत नसतात ओ कधी कधी असं काडे प्रत्येकाच्या वरती तर त्येन्ला थोडं फार काहीतरी हे करावं लागत. विसरावं नाही लागत. फक्त एवढं तो pause घ्यावा लागतो मधल्या मधे असं असत. बरोबर बरोबर हा तुम्ही पण समजू शकतात ना आता तुमच्या life मध्ये पण उत्तर चढाव आले. त्याच्यामध्ये pause घेतला असेल तुम्ही मित्रांचा असेल काहीतरी विषय त्यामध्ये पण pause घेतला असेल परत मग सुरु वापस झालं असेलच ना

हो पण मित्रच असतात जे आपल्याला चांगल्या सवयी पण लावून जातात. चांगल्या रस्त्याला पण घेऊन जातात ना कधी कधी. पण आजकाल चांगले मित्र भेटणे खूप कठीण आहे वाईट मित्र भेटणे जास्त कठीण नाही ते कुठेही भेटतात. हो ते तर आहे. तरीपण चांगल्या सवयी शिकायलाच भेटतात त्यांच्या कडून आता काही काही मुलं असतात ते

हो ते तुम्हाला माहितीच आहे ते सगळं कि मला सवयी काय जास्त भेटल्या नाहीत त्यांच्या कडून भेटल्या पण आणि भेटल्या पण नाही असच म्हणू शकता तुम्ही पण जाऊद्या आता काय विषय काढायला नको तो. त्यांच्या कडून असं भेटत कि काय करायला नाही पाहिजे. हो ना हो ना बरोबर हो एकदम बरोबर आहे sir तुमचं त्यामध्ये मी काहीच असं वाईट नाही बोलू शकत किंव्हा चुकीचं नाही बोलू शकत.

हो ना कमी झालं ना आधी नव्वद च्या आसपास हो आता सत्तर झालाय. वा वा वा वा इतकं वीस किलो तुम्ही एकाच महिन्यात कास काय कमी केलं. हो तेच ना थोडंसं मला वेगळा plan भेटला होता diet plan फक्त दिवसाला तुम्हाला दहा घंटे दहा घंटे म्हणतो मी काय म्हणता दहा घंट्यांपैकी दोन तीन घंटे वायामच करायचं आहे exercise च करायची आहे. कारण कि बाकीचे तास तर आपण झोपून असतो किंवा मग कहीतरी काम करत असतो.

तुमचा diet plan काय होता तुम्ही जरा सांगचाल काय मला माझा एक मित्र आहे त्यालाहि पाहिजे होता diet plan अच्छा नाही नाही माझा diet plan आहे खूप next level चा होता sir ते कसं बाकीच्यांना झेपणार नाही तो. अहो सांगा सांगा तो खूप अमीर आहे तो कुठलेही महाग महाग वस्तू घेऊ शकतो. अच्छा अच्छा महाग महाग न्हवत्या त्या स्वस्तच होत्या वस्तू पण म्हणजे आता असं होत. एक बारा रुपयेही काडी भेटायची तेंव्हा ते बारा रुपयेची काडी मी रोज एक दिवसाला दहा घ्यायचो. ते खायचो म्हणजे त्याच्यातून थोडंफार कायतरी निघायचं बाहेर मग ते खायचो रोज दहा बारा नंतर मग मी लाल color च पाणी यायचं ते पण प्यायचो कधी कधी म्हजे हप्त्यातून तीन एक वेळा होताच होत मागच्या एक दोन महिन्या मधून.

म्हणजे त्या काडीने आणि त्या लाल पाणी ने तुमचं वजन बारीक केलय वाटतं. हो मला असं वाटतंय ते आता आणि कास होत झालं. कि ते energy drink सारखं काम केलं माझ्यासाठी exercise ला ताकत यायची त्याच्याने वा वा वा मग माझ्या मित्राला हि मी तेच सांगायचं का?

हो ते नका सांगा म्हणून तर बोलले तुम्हांला ते नका सांगा. तसं ते त्यांना सहन नाही होणार sir काही काहींचा stamina कमी असतो ना immunity system ओ म्हणजे तुमची immunity फार मोठी आहे वाटतं. फार मित्र मित्र बसतो होतो आम्ही या room ला तेंव्हा सगळे out झाले होते म्हणजे म्हणज त्यांना झोपा लागून गेल्या होत्या सगळ्यांना नंतर झोपेमध्ये काहीतरी वेगळेच चाले करत होते. पण आम्ही दोन तीन जण होतो ते सगळ्यांना सांभाळणारे होतो. असं होतो. अप्रतिम अप्रतिम तुमच्या सारखा मित्र तर प्रत्येक मित्राला भेटायला पाहिजे. हो खरंच भेटायला पाहिजे. नशिबाला असतात ती लोकं. सारख्या मित्राजवळ एक एक त्याचा focus आहे आपल्या career वर जो नाशे नाही करत काही नाही करत मुलींच्या नादाला नाही लागत जो फक्त आपल्या career वर focused आहे. असा मित्र प्रत्येकाला पाहिजे आज

वा वा एकदम खूप छान खूप छान तुम्ही खूपच चांगलं काम करत अहात आकाश

जे खांबे आहेत ते गाठत जा एका मागोमाग एक असं मी तुम्हाला शुभे शुभकामनाये देतो. हो thank you sir thank you हे शुभकामना तुमच्या खूप माझ्यासाठी हे राहतील आणि धन्यवाद तुम्ही माझ्या सोबत इतका वेळ दिल्या बद्दल बोलतो मी तुम्हाला दोन minute नी भेटूया एका break नंतर.

काय म्हणतो अजित

मी सगळं ठीक आहे अह आपल्या आपल्या भारताचे म्हणजे लालबहादूर शास्त्री म्हणजे भारताचे द्वितीय द्वितीय पंत पंतप्रधान प्रधानमंत्री होते ना आपल्या पंत पंत पंत पंत पंत पंत पंत पंतप्रधान होते ना

हा आणि पंडित नेहरू म्हणजे यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री यांना नऊ जुनी अह एकोणीशे चौसष्ट ला पंत पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले होते

हा आणि जरी जरी लालबहादूर शास्त्री यांचे स्थान द्वितीय होते तरी त्यांचे शासन कार्य अह अद्वितीय आणि अशा या महान कर्तुत्वान आणि शांत स्वभावाच्या अह म्हणजे नेत्याला अह एकोणीशे सहाषष्ठ मध्ये भारताचा स्वराज्य पुरस्कार भारतरत्न देण्यात आला हो ते होम मिनिस्टर इंडिया पण असते एकोणीशे एकाहत्तर ते एकोणविशे त्रेसष्ट पर्यंत बॅटरी पॉल्युशन तेव्हा हा आणि अह म्हणजे आजच्या या आपल्या आपला तर लालबहादूर शास्त्री ने बहुत मोठे काम पण केले आहे हो हो खूप केले आहे देशासाठी हा आणि भारताचे म्हणजे भारताचे पंत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणविशे चार ला उत्तर उत्तर उत्तर उत्तर उत्तर उत्तर प्रदेश मधील अह मुगल मुगल मुगल मुगलसराय मध्ये झाला आहे

आणि या काळात म्हणजे भारतावर इंग्रजांचे शासन होते लालबहादूर शास्त्री यांचे वास्तविक नाव लालबहादूर शास्त्री श्रीवास्तव श्रीवास्तव होते आणि अह त्यांच्या वडिलांचे नाव मुळशी मुळशी मुळशी शार शारदा शारदा शारदा शारदा प्रसाद श्रीवास्तव होते आणि त्यांचे वडील म्हणजे प्राथमिक शाळेत एक शिक्षक होते हो हो ते पण खूपदा आलेल आहे हा आणि अजून हा शास्त्रींच्या म्हणजे आईचे नाव अह राम अह राम राम रामदुलारी होते आणि शास्त्रीय अठरा महिन्याचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले ज्यामुळे त्यांची आई त्यांना सोबत घेऊन आपले वडील वडील हजारे ला आणि त्यांच्या घरी मिर्जापुर म्हणजे येथे अह येथे येऊन गेली आणि लालबहादूर शास्त्री यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापुर मध्ये झाले आणि यानंतरचे शिक्षकांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठ अह विद्यापीठातून केले त्यांनी म्हणजे अह काशी विद्यापीठातून संस्कृत भाषेच ग्रॅज्युएशन पूर्ण करून शास्त्री ही ही उपाधी प्राप्त केली व नंतर त्यांनी जन्मापासून अह जन्मापासून सोबत असलेल्या जाती जाती सुचक आडनाव श्रीवास्तव काढून शास्त्री शास्त्री धारण केले

हा आणि एकोणविशे अठ्ठावीस मध्ये त्यांना त्यांचा विवाह मिर्झापूर येथील गणेश प्रसाद यांची मुलगी ललिता ललिता दिव्याशी देवीशी झालाआणि ललिता व शास्त्री यांचे सहा

हो आणि त्यांचा जय जवान जय किसान खूप प्रसिद्ध झाला होता जेव्हा भारत पाकिस्तानची लढाई चालू होती तेव्हा हा आणि अजून भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य युद्धात म्हणजे शास्त्रींनी मीरा मरूनही मारो मारो ची घोषणा दिली होती